मला इथे एक हॉटेल दिसत आहे तिचं नाव आहे न्यू हॉटेल न्यू राज गार्डन व्हेज अँड नॉनव्हेज नोवेल्स तिथे बऱ्याच प्रकारचे फुडचे फोटो लावलेले आहेत.

इत्यादी प्रकारचे स अअ व्हेजिटेरियन अअ नॉनव्हेज पदार्थ आहेतअंडा बिर्याणी--

मला मला इथे एक पूल दिसत आहे त्याच्यावर उंच शंकराचा स्टॅच्यू दिसत आहे त्याच्या बाजूला दोन माणसं उ माणसं देखील उभे आहेत.

ना इथे दिवाळीचे खेळायचे वस्तु दिसत आहेत त्यात मोठ्या व बराच प्रकारची वस्तू खेळायचे व फटाके फोडायचे दिसत आहेत.

हे ठिकाण लेडीज वाटते मला त्यात एक पुतळा उभा आहे त्याने एक डेमो म्हणून एक ड्रेस --

पपई कोबी ये इथे पत्ताकोबी मिरची इत्यादि प्रकारचे हिरव्या कलरच्या पालेभाज्या --